हे एक लेडिस शॉप आहे जिथे फक्त ड्रेस मटेरियल आहेत खूप सुंदर कलर मध्ये हे माटेरियल्स आहेत.

या क्लास मध्ये गणित आणि विज्ञान हे दोन विषय शिकवले जातात.

दोन हजार बारा साली साठावा क्रमांक लागतो.

केळी सफरचंद संत्री मोसंबी आंबे कलिंगड टरबूज पपई द्राक्ष आणि नारळ --

हे एक स्कॅनर आहे ज्या द्वारे ग्राहक पैसे रोख न देता डायरेक्ट मोबाइल द्वारे दुकानदारच्या खात्यात जमा करू शकतात.